समोरील छायाचित्र मध्ये मला एक हॉल दिसत आहे हॉलमध्ये मला स्वामी अस नाव दिसत आहे.

आणि इथं मला जांभळ्या कलरच्या पण खुर्च्या दिसत आहे इथं खूप साऱ्या खुर्च्या मला दिसत हाये.

इथं मला खाली ब्लू कलर ची कार्पेट आणि लाल कलरची कार्पेट दिसत आहे.